मुलं मुली आहे इथे आणि विद्यार्थीनींनी व्हाईट कलरचे सॉक्स पण घातलेले आहे शूज पण घातलेले आहे त्यांच्यासमोर--

समोर खूप सारे लाइट्स दिसत आहे मोठी टी_व्ही सारखं दिसत आहे ज्याच्यावर स्क्रीन दिसत आहे.

आणि त्या छोटेसे झोपड्यावरून जे टेन्टवरून एक यल्लो कलरची पंन्यासारखी हे दिसत आहे.

इथे खूप मोठं मैदान दिसतं आहे. जेणेकरून इथे खूप सारे--

इथे चार बस आहे आणि तीन रेड कलर चे आणि एक ब्ल्यू कलर चे आहे.

खूप मोठी बिल्डिंग दिसत आहे जिथं स्टूडंट येतात आहे आपले कॉलेज शिकायला वेगवेगळे स्टुडंट्स आहे इथे खूप मस्त बिल्डिंग आहे हे.

कुलल ठेवलेला आहे आणि सायकल पण आहे इथे खूप सारी जागा दिसत आहे मस्त दिसत आहे खूप सारी--

त्याच्यात मोबाईल नंबर लिहिलेला आहे फॅमिली रेस्टॉरन असं लिहिलेलं आहे व्हेज ॲण्ड नॉनव्हेज लिहिलेलं आहे.

तू खूपच सुंदर इथे छोटे छोटे शेपमध्ये नाहीसे--

इथे काम चालू आहे काहीतरी बनवत आहे. इथे रोड वर खूप सारे मशीन दिसतं आहे आणि--

तण खूप सारे मशीन आहे इथं अम माती पडलेली आहे.

अ सेवन पि_एम् असं लिहिलेलं आहे इथं खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स आहे.

आणि काचची अशी विंडो आहे दार आहे.

हे शॉप आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे जसे की बलून्स लागले वेगवेगळ्या कलरचे यल्लो ब्लू व्हाईट रेड --